जीचेम्पेंट मधील एडिटिंग मॉलिक्युल्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत अणूवर अनबाउंड इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करणे
कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिड यांच्या रचना काढणे
अणूंच्या ग्रुपवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे
तसेच शिकणार आहोत अणूवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे
सायक्लिक रेणू समाविष्ट करणे
मोनो सायक्लिक रेणूचे बाय सायक्लिक रेणूंमधे रूपांतर करणे
आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 आणि जीचेम्पेंट वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
मी नवे जीचेम्पेंट अॅप्लिकेशन उघडले आहे
प्रथम अमोनियाची रचना काढू
करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा
टेबलमधून न् सिलेक्ट करा
टूल बॉक्समधील न् चे निरीक्षण करा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
नंतर डिस्प्ले एरिया वर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर एनएच3 दिसेल
कॅपिटल ह दाबा
ह नी सुरू होणा या घटकांची सूची असलेला सबमेनू उघडेल
सूचीतून ह निवडा
एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ ठे एक्झिस्टिंग ओने टूलवर क्लिक करा
नायट्रोजन अणूला तीन बंध काढण्यासाठी बंधावर क्लिक करून तो तीन वेळा नायट्रोजन अणूवर ड्रॅग करा
बंधांची रचना पिरॅमिडसारखी होईल अशा रितीने बदला
आता नायट्रोजन अणूवर un बाउंड इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करू
एड अन इलेक्ट्रॉन पेअर टीओ अन अटोम टूलवर क्लिक करा
अमोनियातील नायट्रोजन अणूवर क्लिक करा
होणा या बदलांचे निरीक्षण करा
अमोनियातील नायट्रोजनकडे आता इलेक्ट्रॉन्सची जोडी आहे
ही जोडी बंधामध्ये भाग घेत नाही
इलेक्ट्रॉन्सच्या या जोडीला लोन पेयर म्हणतात
असाईनमेंट म्हणून फॉस्फरस ट्रायक्लोराइड ची रचना काढा
फॉस्फरस अणूवर un बाउंड इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करा
आता कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिड यांच्या रचना काढू
येथे कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिडची रचना असलेली स्लाईड आहे
प्रथम अमोनियाची रचना एका बाजूला सरकवा
त्यासाठी सिलेक्ट ओने ओर मोरे ऑब्जेक्ट्स टूलवर क्लिक करा
नंतर अमोनियाच्या रचने वर क्लिक करून ते एका बाजूला ड्रॅग करा
आता कार्बोनिक अॅसिड ची रचना काढू
करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा
टेबलमधून सी सिलेक्ट करा
एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ ठे एक्झिस्टिंग ओने टूलवर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर क्लिक करा
तीन बंधाची रचना उलट आकाराच्या य सारखी होईल अशा रितीने बदला
चौथा बंध असा काढा की कोणताही एक बाँड डबल बाँड होईल
करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा
ओ सिलेक्ट करा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
बंधाजवळ कर्सर न्या
बाँडच्या तीन जागांवर क्लिक करा
कार्बोनिक अॅसिड ची रचना तयार झाली आहे
आता सल्फ्युरिक अॅसिडची रचना काढू
करंट एलिमेंटच्या ड्रॉप डाऊन अॅरो बटणावर क्लिक करा
स् सिलेक्ट करा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
नंतर डिस्प्ले एरियावर क्लिक करा
h2स् चे निरीक्षण करा
आता डिस्प्ले एरियावर कुठेही कॅपिटल ओ दाबा
ओ आणि ओएस हे 2 पर्याय असलेला सबमेनू उघडेल
ओ सिलेक्ट करा
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
नंतर एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ ठे एक्झिस्टिंग ओने टूलवर क्लिक करा
प्रॉपर्टी मेनूमधे बाँडची लांबी वाढवून ती 200 किंवा त्यापेक्षा अधिक करा
ओह चे तीन बंध स् वर काढण्यासाठी h2स् वर क्लिक करा
स् जवळ धनभार दिसेल
ह्याचे कारण की सल्फरची संयुजा सहा आहे
चौथ्या बंधासाठी स् वर क्लिक करा
आता माऊसचे बटण न सोडता बाँड एका बाजूला ड्रॅग करा
आता विरूध्द बंध डबल बॉण्ड्स मधे रूपांतरित करू
एड आ बॉण्ड ओर चांगे ठे मल्टीप्लिसिटी ओएफ ठे एक्झिस्टिंग ओने टूलवर क्लिक करा
रचनेतील विरूध्द बाजूच्या बंधावर क्लिक करा
धनभार आता दिसत नसल्याचे लक्षात येईल
सल्फ्युरिक अॅसिडची रचना पूर्ण झाली आहे
पुढे कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिड या रचनांवर लोकल चार्ज समाविष्ट करू
लोकल चार्ज दाखवण्यासाठी डिक्रिमेंट ठे चार्ज ओएफ अन अटोम टूलवर क्लिक करा
कार्बोनिक अॅसिड रचनेच्या दोन o ह ग्रुप्सवर क्लिक करा
कार्बोनेट आयन सीओ32 बनलेले दिसेल
सल्फ्युरिक अॅसिड रचनेवर लोकल चार्ज दाखवण्यासाठी डिक्रिमेंट ठे चार्ज ओएफ अन अटोम टूलवर क्लिक करा
सल्फ्युरिक अॅसिडच्या दोन विरूध्द o ह ग्रुप्सवर क्लिक करा
सल्फेट आयन सो42 बनलेले दिसेल
असाईनमेंट म्हणून नायट्रिक अॅसिड ची रचना काढा
नायट्रेट आयन वर लोकल चार्ज दाखवा
तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे
अणूवर लोकल चार्ज कसा समाविष्ट करायचा ते बघू
डिस्प्ले एरियावर कुठेही कॅपिटल न् दाबा
उघडलेल्या सबमेनूमधून Naसिलेक्ट करू
एड ओर मॉडिफाय अन अटोम टूलवर क्लिक करा
नंतर डिस्प्ले एरियावर क्लिक करा
सोडियम अणू डिस्प्ले एरियावर दिसेल
इन्क्रिमेंट ठे चार्ज ओएफ अन अटोम टूलवर क्लिक करा
नंतर ना वर क्लिक करा
सोडियम अणूवरील धन भाराचे निरीक्षण करा
तसेच अणूवर ऋण भार समाविष्ट करू शकतो
ह्यासाठी डिक्रिमेंट ठे चार्ज ओएफ अन अटोम टूल निवडा
आता सायक्लिक रेणू कसे काढायचे ते पाहू
त्यासाठी जीचेम्पेंट ची नवी विंडो उघडू
टूलबार वरील क्रिएट आ न्यू फाइल वर क्लिक करा
सी म्हणजेच कार्बन हा घटक सिलेक्ट केल्याची खात्री करा
तसेच बाँडची लांबी 200 किंवा अधिक असल्याची खात्री करा
टूल बॉक्स मधील चौथा टूलबार हे सायकल टूल आहे
ह्यामधील अनेक टूल्स वापरू शकतो
उदाहरणार्थ एड आ थ्री मेंबर्ड सायकल एड आ फोर मेंबर्ड सायकल आणि इतर सायकल टूल्स नंतर एड आ सायकल टूल
आपण एड आ फोर मेंबर्ड सायकल वापरू
त्यावर क्लिक करा
डिस्प्ले एरिया वर क्लिक करा
टोकांवर सायकल मधे अणू समाविष्ट करू
कुठल्याही एका टोकावर राईट क्लिक करा
सबमेनू उघडेल
अटोम सिलेक्ट करून डिस्प्ले सिंबॉल वर क्लिक करा
अशाच प्रकारे सर्व टोकांवर अणू समाविष्ट करू
मिळालेली रचना सायक्लोब्युटाने ची आहे
आता मोनो सायक्लिक संयुगाचे बाय सायक्लिक संयुगात रूपांतर करू
एड आ सिक्स मेंबर्ड सायकल टूल वर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर क्लिक करा
सायकल च्या बाँडवर कर्सर ठेवा आणि पुन्हा क्लिक करा
बाय सायक्लिक संयुगाचे निरीक्षण करा
फाईल सावे करण्यासाठी टूलबारवरील सावे ठे करंट फाइल वर क्लिक करा
सावे एएस डायलॉग बॉक्स उघडेल
फाईलला एडिटिंग मॉलिक्युल्स हे नाव द्या
सावे बटणावर क्लिक करा
थोडक्यात या पाठात शिकलो अणूवर अनबाउंड इलेक्ट्रॉन्स समाविष्ट करणे
कार्बोनिक अॅसिड आणि सल्फ्युरिक अॅसिड यांच्या रचना काढणे
अणूंच्या ग्रुपवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे
तसेच आपण शिकलो अणूवर लोकल चार्ज समाविष्ट करणे आणि बदलणे सायक्लिक रेणू समाविष्ट करणे मोनो सायक्लिक रेणूचे बाय सायक्लिक रेणूंमधे रूपांतर करणे
असाईनमेंट म्हणून डिस्प्ले एरियामधे सेवेन मेंबर्ड सायकल समाविष्ट करणे
ते ट्रायसायक्लिक संयुगात रूपांतरित करणे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद